जिम चे चि जिम चे चित्र हे आपण पाहू--

सारे मशीन्स आहेत जिच्याने आपण जिम करू शकतो.

इथे आपण पाहू शकतो कि सुंदर सुंदर झुम्मर--

लागला मोठा झुंबर लागला आहे. तिथे --

स्टेडियम हे क्रिकेट खेळायसाठी वापरले जातात क्रिकेट --

अं हा एक वॉटरपार्क ची फोटो आहे इथे एक दुका--

इथे खूप सारे झाडय छोटे छोटे झाडंय --

रातला थंडी हवा येते चांगला आरम--

लव्ह बर्डस म्हणजे सुंदर पक्षी असत अन--

ते आपले हॉल आणखी लॉन आहे तिथे राहासाठी--

त्याच्याने ते तो बॅग सॅनिटाईझ करत आहे

हा कोव्हिड च्या काळामधला फोटो आहे.

च्या गुच्छानी आणखी आजूबाजूला जेवणच आहे.

हे एका केमिस्टरी लॅबचे फोटो आहे जस की आपण--

चे आहे टेस्ट ट्यूब्स वगैरे आहे आण--

हिला खूप सुंदर सजवल आहे मूर्ती हि आहे पेंट --

गोलचा आकार दिलेला आहे हिम हे मागे हे मागे छोड--

आजूबाजूने आपण पाहू शकतो कि खूप मुली डांन्स पण करत आहे पण हिम या मुलींनी--

सुंदर कपडे घातले आहे कमरबंद बांधला आहे.

अ ही एक डेअरी आहे ज्याचं नाव आहे नागपूर डेअरी --

आहे आणखी काय ईचारते अ ट्रँगल्स --

ते सगळं काही विकत आहे.

झेंडू फुलांने डेकोरेशन केलय.

इथे काही मूल फुटबॉल खेळत आहे एक जण--